wetter वगैरे चांगले आणायचे

गावाची खूप खूप खर्च येईल, पाच-सहा लाख रूपए खर्च येईल, ते बनवण्यापासून हो! काय नाय अडचण, काही अडचण आली तर सांगा मला, मी देईन बर चालतंय काय loan च लागल मला

अधी मधी phone करीत जा अजून, बरेच दिवस झाले phone केले नाही तुम्ही, आजच phone आलाय तुमचा आपला phonebusiness चा असल्यावर चालू होतो, अस एकानं दिवशी घरी चक्कर मारा मिसळ अ आपण स्वततःच टाकायच काय करते franchises घ्यायची franchises नका घेऊ स्वतःचा business करा चालू, स्वतःची च franchisesbrand तयार करा स्वतःचा brand तयार करा, मग कस नाव होऊन जाईन भरपूर business वाढलेला असेल असे स्वतःचे नाव तयार केलेले

स्वतःचाच टाकायचं, franchises कुठे घेता? त्यांनला पैशे द्यायचे येवडे तेवडच, नावाचे पैशे घेतात हम्म तेवडे त्यांना द्यायचे पैशे, काय उपयोग आहे त्याच

तेवड्यात table वगैरे एक मस्त पैकी, POP वैगरे करायच आतमधून मस्त पैकी, lightning वगैरे एकदम मस्त पैकी, करून टाकू

एक दुकान वर भरपूर अशे चालले, एक दोन कशे सांगू तुला? दुकानच load आहे, पण कस आहे करायचंय अजून एक आपल्याला

भावावा वगेर ला भावाला ठेवायचं इकड मिसळीच्या दुकानवर नायतर मंग ते एक मंग आमच्या डोक्यात होत prokline घ्यायच नाय का? business prokline घ्यायच चांगलए काय अडचण नाय ते सुध्हा भारी आहे, त्याला सुद्धा चांगलय, त्याच सुद्धा income चांगलय, चल अ ते थोड विचार पूस करून, नाय का? असता न side वर एकड director लाऊन टाकायच मायनर

कुठेच diesel बिझल त्यांच आणि ते महिना ठरउन, नाय का?

जे काही आहे त्यात decide करायचय, मिसळी च दुकान वगेरे टाकायच मग पुढ ते घ्या माझ सरळ सरळ होऊन जाईल

मिसळी च टाकुस तर, मिसळी च टाकुस तर, हे केल तरी चांगल आहे ना वगैरे घेऊन side business, side ला लावलं एखाद side ला लाऊन दिला तरी काय अडचण नाही अयका न देइन अस काय होते आपल्याकडे मानुस नाहीय अजून एक व्यवस्तीत नाय का counter ला हम्म मग एक side वर लावल आणि driver ला काय ठरवून दिला महिना कि काय कसय लाऊन दिल मानस आहे शिल्लक इथे आपला ठाव लागत आपला दुकानावर मानस

business साठी विश्वास लय महत्वाचा आहे आमच्या business मध्ये तर विश्वास लय महत्वा चा आहे हम्म अन काय म्हणू तुम्ही एकाच business वर छापताय, तुम्हाला काय? दुसर टाकाय एक एक सकाळी याव लागतय, संध्याकाळी जाव लागतय, सात आठ माणसं कामाला आहे

साठ ते आठ माणसांच बघाव लागतंय दोन तीन counter चाललेत तीन counter

अं दोन तीन counter त्यांला payment आहेत दहा दहा हजर रुपये payment आहे पोरांना त्यांचे द्यावे लागते मंग? मंग काय विषय आहे लय turnover नगर मध्ये ये तू नगर मध्ये या ना तुम्ही, खेडगाव मध्ये दुकान आहे आपल

हो या नक्की phone वर, phone वर बोलून आपल phone वर बोलणं होतच राहील, एका दिवशी नगर ला यायचं काय विषय नाही तुमच्या दुकानात करू आम्ही वस्तू हाय का नाही ना या! या! या! भारी quality चा phone आहे सध्या, भारी! तुम्हाला देऊ व्यवस्तीत लावून, काही अडचण येणार नाही

हो करू या तुम्ही सध्या चाललंय साठ हजार रुपये, तुम्हाला देतो व्यवस्तीत लावून तुम्ही का काळजी करता चालेल चालेल मोठी करायची

भरपूर आहेत आपल्या कडे design काय अडचण येणार नाही

आणि आपण सध्या सगळे चौवीस carat सध्या नाय येवड बावीस carat च सध्या ठेवायच हम्म बावीस carat सुद्धा भारी आहे चौवीस carat ची कशी वस्तू बनत नाय ना! ते machine च quotation काढायला गेलो होतो मी बरा झाला

मग त्यांचा काय होतेय? machine जवळ तीस तीस लाखा पर्यंत ऐकोन तीस तीस अठावीस भरपूर राहते काय आहे? लय महाग जाते ती? तुला एक पाच एक लाख रुपये भरायचे डोक्यात होतं? आत्ता लय हफ्ता लय होतय हफ्ता येतोय जवळ पास चाळीस पन्नास हजार रुपये म्हणतेत

पन्नास हजार का तुम्ही एक काम करा दोन एक दोन वर्ष थांबा आणि direct काय करा? पंचवीस एक लाख रुपये down payment करा येवडा time नायना थांबू शकत

खात्यात राहिले पंचवीस एक लाख रुपये, बर का? मग, पंचवीस एक लाख रुपये राहिले म्हटल्यावर पन्नास हजार रुपये हफ्ता आला गल्ला machine बर का? आणि machine ला चाललंय ऐंशी नौवाद हजार रुपये महिना बर का? लय त्यांच मग काय विषय आहे? अं driver ला समजा पंधरा हजार रुपये? बरोबर? driver ला पंधरा हजार रुपये आणी पंधरा गेले नव्वद हजार रुपये महिना आला, नाय का? पन्नास हजार रुपये महिना पन्नास हजार रुपये महिना गेला? आणि त्यानंतर! अं खाली राहीले समजा चाळीस चाळीस मधून driver ला पंधरा वीस पंचवीस तर राहतात ना महिन्याला काही अडचण नाही काही अडचण नाही बसून वीस पंचवीस हजार कोण देणार आहे? बसलेला

वरून पण काय तरी अं दोन तीन महिन्याला पाच सहा हजार रुपये राहील Volt वैगरे volts बदलायचे त्याचे gear बियर बघायचे वैगरे gear वैगरे बघावे लागतील बाकी काय खर्च नाय राहिला maintenance चा वरती नीट machine व्यवस्तीत चालेल काय? अं काय अडचण नाय होऊन जाईल तुमच घेऊन टाका machine एक नंतर एकदा final सगळा संपल्यावर फिटून गेल्यावर पैशे वैगरे सगळे पन्नास ते साठ हजार रुपये तुमचा

दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष चालेल दोन वर्

एक वर्ष दोन वर्ष दोन वर्षात

नंतर सगळं profit आपला सगळा profit काय अडचण नाय घेऊन टाका तुम्ही अं मी बघतो आमच चाललंय showroom च नियोजन चाललंय करणार एवढ्यात एक ते दीड वर्षात काय आपले जरा तीन साडे-तीन लाख रुपये होतील सध्या आणि मग एक लाख रुपये लागले तर call करतो मी हो काही अडचण नाही करा बिंदास करा कधी पण करा थोड आमच सोयरीक लागली कि देऊन टाकतो तुमच हो काही अडचण नाही करा कधी call करा

पण मोठ करायचं अजून कस ते बर वाटेल ना मोठ दुकान केल्यावर आता आहे चांगल तीस by वीसच दुकान आहे पण आता कसए मोठ करायचंय आपल्याला हम्म तुमच okay काम आहे नाय का? machine ला कस जास्त म्हणून आपल्याकडे माणूस नावो का मानला मग driver चांगला driver भरपूर असते विश्वासातला माणूस घ्यायचा त्याची जरा हे, घ्यायची परीक्षा घ्यायची बघायच कसा माणूस आहे विश्वास ठेऊ शकतो का नाही नायतर जायचा तुमची machine घेऊन आणि सगळंच घेऊन जायचा तो

अं काय माणूस नाय काय नाय म्हणलं तुम्हाला विचारून पाहाव काय म्हणले, नाय का? machine च okay आहे हो करून टाका म्हणजे हम्म काय अडचण नाय machine घेतली नाय एकदा run करायला लागली की विषय संपला site वर द्यायची सोडून machine मग director महिन्या च्या महिन्या maintenance केवढा असेल? येवडा खर्च करायला जायच, बघायची आपली एखादी चक्कर मारायची वेळ भेटला तर वाढून चालायची पुढे पुढे हळू हळू हळू हळू वाढावले ना हळू हळू वाढावले की कस? इथे काय वागले चा मित्राचा पानाचा business होता

तो हल्ला आता म्हशीव चा म्हणून मग तुम्हाला म्हटलं, नाय का? बगा बगा करा करा काय अडचण नाय भारी business आहे अं पार डोकं लावल इकडे भरपूर चालेल काय अडचण नाय पानाच पण भरपूर चालल होत ते आधी माझ्या डोक्यात होत बर का? मित्राने टाकल मंग त्यालाच विचारल काय अजून सांगून म्हणून तुम्हाला मी विचारल नाय का? हम्म चालतंय करा machine च घेऊन टाका काय अडचण नाय

काय अडचण नाय जाणार त्या business ला आपण machine च contact नाय लावल कस म्हणजे नाय का? कुठे लावायचे? आपण काय करू पुढच्या आठवड्यात आहे ना mobile घेऊ मुंबई? पुण्याला जाऊ पुण्याला sorry पुण्याला जाऊ आणि पुण्याला quotation काडून घेऊ machine च

घेऊ घाई च काय तितक आपल्याला पण काय होतंय एकदा घेतल की मग आपल्याला ते side वर लावायला ना contractor ब्रिन्ट्रक्टर ची ओळख पाहिजे आपल्याला असा विषय आहे

पर्वा ते त्यांना श्लोक दिला होता सांगा तेवड ओळख होती बा काय अडचण नाय ओळखला machine घेतल्या बरोबर चर्चा होते

नको machine time घालून राहिला machine बर का आता ह्याच्या पुढे? भेटेल तुम्हाला, काय अडचण नाय, मी मारणार होतो परवा परवा जाणार होतो पुण्याला आलो असतो एखाद quotationquotation वगैरे काडून बगा यायच असल तर जाऊ नाय अजुन काढा ते चैन सोबत, नाय क? नको पाहतो मी गेल्यावर पुण्याला अं त्याच्यात ते size वर पैशे आहेत ना मोठ पण असतं का बाबा? लै मोठ एकदम medium घ्यायचं आपल्याला सगडी कडे चालणार आहे. घेता येईल मोठं वगैरे ते कितीला आहे माहिती का? वीस बावीस पर्यंत त्याच्या पेक्षा मोठं तीस पस्तीस आणि मोठं director लय मोठं पन्नासला आहे

अं तेच म्हंटलं तीस पर्यंत घेऊ म्हटलं असं करू म्हणलं तीस पर्यंत घरचे पण म्हणले, घेऊ म्हणले काय विषय नाय घेऊन टाकू काय अडचण नाय तुम्हाला सांगतो माझ्या चौकशीत आहे बरं का एक machine second hand आहे विकायला त्यांच्यात होतं एक machine होतं आमच्या शेजारच्यांच

ते पण एक करू शकतो खरं राव हे तर माझ्या डोक्यातचं नाय आलं मी director नवीनच करत होतो एक होत आमच्या शेजारी पण त्याला विचरून बघावं लागेल त्याला call करावा लागेल तुम्हाला संध्याकाळी सांगतो मी SECOND च machine वस्तू भेटलं तर होऊन जाईल आपलं हो भारी maintenance मध्ये येत ते machine maintenance काहीच नाहीय त्याला सध्या hello hello ऐकाना ते तेव्हडं पैश्याचं कर्षण मग हो करून टाकतो काय अडचण नाय संध्याकाळी payment सोडतो तुम्हाला problems आला ना मग आहेत आपल्याकडे थोडे फार थोडं फार कमी पडले की मग थोडी मदत करा आम्हाला

second भेटली तर एकदम योग्य, नाय का? नुसत असल्या नंतर लवकर येऊन समजा चालू होईल त्यो चाळीस म्हणत होता मी एकदा विचारलेलं त्याला चौकशी केली होती त्यावेळेस तो काय म्हणलेले अं पंधरा लाख रुपये म्हणत होता त्याचे second ते म्हणल दोन हजार अकराशे अकरा? त्याला लय दहा बारा वर्ष झाली म्हणायची त्याला काय problems अच नाय शक्यतो फक्त maintenance चा खर्च भारी ए! ती चांगली आहे अजून काय अडचण नाय त्याला अजून भरपूर कामं करतोय तो म्हायतीए का? तो म्हणला तो वैतागलो मला मोठी machine घ्यायची विकून टाकायची म्हणला त्याला विचारून पाहतो आपल्यासाठी करिन तो कमी नायतर मला तर वाटतं नवाचं घ्यावा second ला बगता येईन ना, येवड काय करताय तुम्ही? अं पाहतो नाय तर ते पण पाहू आणि नवीन चं तर हायच पण हे झाल योग्य तर योग्य ह्याच्यात तर करून टाकू नाय का? हम्म नौवदला second ते त्याला काय नाय त्याला पाहतो विचारून हम्म second च विचारून second चं भेटलं तर काहीच अडचण नाही हम्म second कसं ए आपल्यासाठी योग्य आहे घेऊन टाकू second

वर्ष दोन वर्ष नी परत नवीन त्यांनी हो हो हो right right तसंच करायच माझं पण तसं घाल होय की नाय? म्हणून तर म्हणल कसं तो business चालू आहे नायतर आमचं काय ए?

अं असं काय असं काय वीस वीस हजार रुपये ट्रक न ओडितो तुमचा रोजचा, वीस हजार तर हाय पण त्याच्यात आमच गुंतवणूक गेली ना आम्हाला किती दोन तीन हजार रुपये राहतेत customer त्याच्यातून ,

तस नाय तुम्हाला म्हणत नाय customer आमचे पैशे कमी करा तस आम्हाला म्हणते कमी करा करतय करावच लागतय कमी नायतर customer customer नाराज झाला की profit कमी होतो customer च ऐकून घ्याव लागत है ना? customer सी समझा बोलल तर कस आहे? त्याच्या मना सारख झालं की त्याला आनंद होतो आणि तो पुढच्या वेळेस आपल्या कडे येतो आलेली माणस आहेत हा कशाला अनुभव? किती तुमी पण भरपूर वर्ष झालेत business मध्ये भरपूर दिवस झाले तुम्ही business मध्ये तेव्हड आणल ना machine घ्यायला मदत कराल का, थोडी? हो काय अडचण नाय संध्याकाळी करून टाकीन तुमच मी ते machine च

हो काय नाय संध्याकाळी payment तुम्ही सांगा मला किती लागत्यात किती नाय

हाय का? दोन दोन अडीच लाख रुपये लागतील

cheque देऊ? का online देऊ? बरोबर बाबा online द्या बर बाईस चाच call आहे नंतर call करतो हो चालते चालते hello हा कार्तिक कुठे आहे घरी बसलेलो आहे बोलण वैभव हा काय upsc ची preparation करू लागला वाटत दिल्लीला हा मग दिल्लीलाच आहे की upsc ची preparation करायला ह काय कस कशी चालू आहे तयारी मग काय अभ्यास हे काय म्हणतो तयारी चांगली चालू आहे माझी सध्या आता coaching घेतलेली आहे मी दृष्टी ias ची coaching करतो की मी आता हा आणि graduation complete झालय का तुझं का नाहि अजून नाही माझ आता second year चालू आहे second year च last semester माझ झाल आहे मी दिल्ली university मध्ये आहे णा तिथे ते माझ admission बनत झांसी रोशन college मध्ये तिथे माझ second year complete झालेल आहे आता second year complete झालं आता third year मध्ये जाईल मी त्याच्या नंतर पुढच्या वर्षी मी attempt देऊ शकते समजा माझी Cochin पण पुडच्या वर्षी लवकर हा upsc ला किती attempt देतता येते कस काय आहे age limit तस general साठी सहा attempt आहेत obc साठी आठ attempt आहेत पुन्हा scst साठी attempt ची मर्यादा नाही त्यांना वय मर्यादा आहे त्यांना पस्तीस वर्षाला देऊ शकते general बत्तीस वर्षाला देऊ शकते तस अस आहे का मग तुझ आता next year समजा first attempt आहे हा माझ्या first attempt आहे मी general मध्ये येतो मला सहा सहाच attempt भेटे हा आणि ते pre